हा एक डोंगर आहे एक घर आहे त्याला दगडामधे कोरलेला आहे साईडणे डिझाईन वगैरे आहे कु दोन तीन खड्डे आहेत अ झाड छोटे छोटे झाड आहेत बाजूनी डिझाईन केलेली आहे साईड मोठ मोठ झाड आहेत डोंगर वगैरे आहे.

अ हा एक किल्ला आहे किल्ल्या वरती एक झेंडा लावलेला आहे. ते डोंगरा वरती आहे आजूबाजूनी डोंगर आहेत अ छोटे छोटे काट्याचे झाडे आहेत कोरडी झाड आहेत जाण्ययेण्याचा रस्ता आहे इलेक्ट्रिक वायरी आहे.

हे एक उदय हॉटेल पॅलेस आहे इथे जाण्यायेण्याचा रस्ता आहे बाजूला एक शॉपिंग आहे वरती काचेच काम केला आहे एक लाइट्स आहे जाण्यायेण्यासाठी रस्ता आहे वॉल कंपाऊंड आहे बाजूला पत्र्याच छप्पर आहे साइडला लाइट्स वगैरे आहेत.

हा एक मोकळा ग्राऊंड आहे तिथे गाड्या वगैरे पार्क केल्या आहेत एक माणूस आहे खूप सारे झाड आहेत समोर एक घर आहे एक कंपाऊंड आहे येण्याजाण्यासाठी रस्ता आहे या ग्राऊंड मध्ये छोटे छोटे झाड आहेत. मोकळी--

हे एक कॉलेज आहे कॉलेज मध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता आहे बाजूने एक सर्कल आहे त्याच्या मध्ये छोटेछोटे झाड आहेत आजूबाजूनी मोठे मोठे झाड आहेत जाण्या येण्यासाठी मोकळा ग्राऊंड आहे बाजूला शाळा आहे.